प्रोत्साहन देतो. तो विद्यार्थ्यांना ज्ञानहि देत अं ज्ञानहि देत विद्यार्थ्यांना ज्ञानहि देतो. तर स्वयंअध्ययन करून ज्ञान कसे मिळवायचे, याची पद्धत तो शिकवितो. विद्यार्थ्यांच्या अंतरात दडलेल्या ज्ञानाचे तो कारण ठरत नाही. तर ते ज्ञान कोठे दडलेले आहे. आणि त्याला पृष्ठभागावर आणण्याची सवय कशी लावायची. तो दाखवितो. मनाच्या विकासासाठी मन विचारात घेणे आवश्यक आहे. ते हे दुसरे तत्त्व आहे. आईवडिलांच्या किंवा शिक्षकाच्या इच्छेनुसार, विद्यार्थ्याला ठाकूनठोकून घडविणे, त्याला आकार देणे. ही कल्पना म्हणजे एक क्रूर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

चांगल्या, उमद्या कामासाठी उपयोग होण्यासाठी ते विकसित करणे. हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जवळून दूराकडे, हे जे आहे. त्याकडून जे पाहिजे त्याकडे वाटचाल हे शिक्षणाचे तत्त्व आहे. श्रीअरविंदांचे प्रतीक असणाऱ्या ह्या चिन्हामध्ये, अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्यांच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा, ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोण जेथे मिळतात, तो म मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे. त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परम अं परमेश्वराचं परमश्रेष्ठाचा अवतार आहे.

ची मांडणी त्यांनी केली. पूर्णयोग तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या सम समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याच्या प्रयत्न करण्यावर भर आहे.

आणि तिथे त्यांनी तेरा वर्ष अं शिक शिक्ष शिकवायचं काम केलं. श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक. अहमदाबाद येथे एकोणीसशे दोन साली झालेल्या अं कांग्रेस परिषदमध्ये अरविंद घोष हे लोकमान्य टिळक यांना प्रथम भेटले. पुढे एकोणीसशे सात सालच्या सुरत काँग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. सुरत काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अं अरविंद घोष होते. आणि त्यांनी टिळकांशी स सल्लामसलत न करता मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला. ते हे क्रांतिकारक अरविंद घोष ते आपल्या देशासाठी त्यांनी खूप लढले.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

दंडाधिकारी यांनी आरोपी किंवा HSRA च्या सदस्यांशिवाय खटला पुढे चालवण्याचा आदेश दिला. सिंग यांच्यासाठी हा एक धक्का होता.

विशेष न्यायाधिकरण. मंद खटल्याला गती देण्यासाठी, व्हाइसरॉय लॉर्ड इर्विन यांनी एक मे एकोणीसशे तीस रोजी आणीबाणी जाहीर केली. आणि या खटल्यासाठी उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांचे बनलेले विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी अध्यादेश काढला. या निर्णयामुळे न्यायाची सामान्य प्रक्रिया कमी झाली कारण न्यायाधिकरणानंतर इंग्लंडमधील प्रिव्ही कौन्सिल कडे एकमेव अपील होते. दोन जुलै एकोणीसशे तीस रोजी उच्च न्यायालयात एक हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यात अध्यादेशाला, आव्हान देण्यात आले होते की तो अत्याधुनिक आहे आणि त्यामुळे बेकायदेशीर आहे. व्हाईसरॉयला न्याय ठरवण्याची परंपरागत प्रक्रिया, कमी करण्याचा अधिकार नव्हता. याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला की भारताचा संरक्षण कायदा एकोणीसशे पंधरा ने व्हाईसरॉयला एक अध्या, देश अध्यादेश देण्या आणण्याची परवानगी दिली आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याच्या परिस्थितीतच असे न्यायाधिकरण स्थापन केले. ज्याचा, दावा या प्रकरणात करण्यात आला होता, आली नव्हती. मात्र, ही याचिका मुदतपूर्व असल्याने फड फडाळत आली. फेटाळण्यात आली.

त्यांनी सांगितले की त्यांनी मुख्य सचिवांकडून पंजाबच्या राज्यपालांना दिलेल्या विशिष्ट आदेशांनुसार आरोपींविरुद्ध प्रथम माहिती, अहवाल दाखल केला होता आणि त्यांना या प्रकरणाच्या तपशीलाबद्दल माहिती नव्हती.

ra मध्ये सिंग यांचे सहकारी होते. दस जुलै दहा जुलै एकोणीसशे तीस रोजी न्यायाधिकरणाने अठरा पैकी केवळ पंधरा आरोपींवर आरोप लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या, याचिका दुसऱ्या दिवशी सुनावणीसाठी घेण्यास परवानगी दिली.

ज्यांना विधानसभा बॉम्ब प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. अध्यादेश आणि न्यायाधिकरण एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी संपेल कारण तो केंद्रीय असेम्ब्ली किंवा ब्रिटीश संसदेने पारित केला नव्हता. सात ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी, न्यायाधिकरणाने सर्व पुराव्याच्या आधारे तीनशे पानांचा निकाल दिला आणि असा निष्कर्ष काढला की सिंग, सुखदेव, आणि राजगुरू यांचा सौंदर्याचा हत्येतील सहभाग सिद्ध झाला आहे. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. अन्य आरोपींपैकी तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अजय घोष, जतींद्र नाथ सन्याल आणि दस जणांना, किशोर लीला, महावीर सिंग, बिजय कुमार सिन्हा, शिव वर्मा, गया प्रसाद, जय देव आणि कमलनाथ तिवारी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रिव्ही कौन्सिल कडे अपील करा. पंजाब प्रांतात संरक्षण समितीने प्रिव्ही कौन्सिल कडे अपील करण्याची योजना आखली. सिंग सुरुवातीला अपित अपीलच्या विरोधात होते. पण नंतर अपोल अपील ब्रिटनमध्ये hrshsra लोकप्रिय करेल या आशेने ते मान्य केले. अपीलकर्त्यांनी असा दावा केला की न्यायाधिकरणाची निर्मिती करणारा अध्यादेश अवैध होता. तर सरकारने असा प्रतिवाद केला की, व्हाईसरॉयला असे न्यायाधिकरण तयार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे अपील न्यायाधीश, व्हिस्काउंट ड्युनेडिन यांनी फेटाळून लावले. निर्णयावर प्रतिक्रिया. प्रिव्ही कौन्सिल चे अपील फेटाळल्यानंतर, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मदन मोहन मालवीय यांनी चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी, इर्विनसमोर दयेचे अपील दाखल केले. काही कैद्यांनी महात्मा गांधींना हस्तक्षेप करण्याचे आवाहन पाठवले. एकोणीस मार्च एकोणीसशे एकतीसच्या त्याच्या नोट्स मध्ये, व्हाईसरॉयने नोंदवले, परत येताना गांधीजींनी मला विचारले की ते भगतसिंगच्या केस बद्दल बोलू शकतात का? कारण चोवीस मार्चला, त्यांची फाशी झाल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती. तो खूप दुर्दैवी दिवस असेल कारण त्या दिवशी काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाला कराचीला पोहोचायचे होते आणि बरीच गरमागरम चर्चा होणार होती. मी त्याला समजावून सांगितले की मी यावर खूप काळजीपूर्वक विचार केला आहे परंतु मला वाक्य कमी करण्यासाठी स्वतःला पटवून देण्याचा,

कोम्मुनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटनने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणाचा इतिहास, ज्यातील राजकीय खटल्यांच्या संदर्भात आपल्याला कोणतेही उदाहरण आढळत नाही. त्यामध्ये उदासीनता, आणि क्रूरतेची लक्षणे दिसून येतात. जी ब्रिटनच्या साम्राज्यवादी सरकारच्या फुगलेल्या इच्छेचा परिणाम आहे. जेणेकरून भीती निर्माण होऊ शकेल. दडपलेल्या लोकांच्या हृदयात असं, सिंग आणि सहकारी एस hsra कैद्यांना तुरुंगातून सोडवण्याची योजना अपयशस्वी झाली. hsra सदस्य, दुर्गा देवी यांचे पती भगवती चरण वोहरा यांनी या उद्देशासाठी बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा अपघाती स्फोट होऊन त्यांचा मृत्यू झाला. अंमलबजावणी. सिंग, राजगुरू लाहोर कट प्रकरणात आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि चोवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी फाशी देण्याचा,

कायद्यानुसार आवक्ष आवश्यकतेनुसार सिंग यांच्या फाशीची देखरेख करण्यासाठी त्यावेळी कोणताही दंडाधिकारी तयार नव्हता. फाशीचे पर्यवेक्षण मानद न्यायाधीशां होते. ज्यांनी तीन डेथ वॉरंट वर स्वाक्षरीही केली होती. कारण त्यांचे मूळ वॉरंट कालबाह्य, झाले होते. त्यानंतर तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनीच तुरुंगाच्या मागील भिंतीला एक छिद्र पाडले. मृतदेह बाहेर काढले आणि, गंडा सिंग वालाच्या गावाबाहेर अंधाराच्या आत गुपचूप तिघांवर अंत्यसंस्कार केले. आणि नंतर सुमारे, दहा जणांची राख सतलज नदीत फेकली. फिरोजपूरपासून किलोमीटर, न्यायाधिकरणाच्या खटल्याची टीका. सिंग यांच्या खटल्याचे वर्णन सर्वोच्च न्यायालयाने, गुन्हेगारी न्याया न्यायशास्त्राच्या मूलभूत सिद्धांताच्या विरुद्ध असे केले आहे कारण आरोपींना स्वतःचा बचाव करण्याची संधी नव्हती. विशेष न्यायाधिकरण हे खटल्यासाठी स्वीकारल्या जाणार्‍या सामान्य प्रक्रियेपासून दूर गेलेले होते आणि त्याच्या निर्णयाला केवळ ब्रिटनमधील प्रिव्ही कौन्सिल कडे अपील करता करता येते. आरोपी न्यायालयात गैरहजर होते आणि निकाल एकतर्फी देण्यात आला. त्याचा वापर केला जातो. आता तांबेपण इथं दाखवलेलं आहे तुम्हाला बघा, कोल्हापूरमध्येपण थोड्याफार प्रमाणात आहे. त्यानंतर मग इकडे, नागपूरमध्ये नंतर गडचिरोली, भंडारा, गो भ ग गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये वगैरे ते आपल्याला साठे सापडतात. त्यानंतर मित्रांनो, पुढे आपण बघितलं तर, bauxite आहे. bauxite जे आहे, त्याचं महाराष्ट्रामध्ये पाच टक्के, देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात म्हणजे देशाचा जो पूर्ण साठा आहे देशामध्ये bauxite चा, त्यातून पाच टक्के साठा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे आणि पालघरमध्ये आपल्याला bauxite चे साठे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, bauxite आपण पाहिलं कुठेकुठे मिळतं आणि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा bauxite चे साठे आढळतात. तर बघा इथे दाखवलेलं आहे bauxite तुम्हाला मी square नी bauxite दाखवलेलं आहे. इथे रोहा, मुरुड, श्रीवर्धने, रायगडमध्ये आहे. त्यानंतर मांडळगड, दापोली हे रत्नागिरीमध्ये आहे. तसेच मित्रांनो, इकडे सावंतवाडी इथे bauxite आहे, कोल्हापूरमधील सावंतवाडी इथे. त्यानंतर इकडे bauxite सापडतं का? पूर आपल्याला महाराष्ट्राच्या पूर्वेकडे bauxite चे साठे सापडत नाहीत. फक्त कुठे आहेत bauxite चे साठे? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे आहेत. हा एक महत्त्वाचा point आहे की, फक्त महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये bauxite सापडतं. त्यानंतर मित्रांनो, bauxite जे आहे ते प्रामुख्याने जांबा दगडामध्ये सापडतं. कुठे सापडतं? जांबा दगडामध्ये सापडतं. आणि या खनिजापासून aluminium मिळते. aluminum कशापासून मिळते? bauxite पासून मिळते. मग तुम्हाला माहित आहे aluminum चा उपयोग विजेच्या तारा वगैरे बनवण्यासाठी, विद्युत उपकरणे बनवण्यासाठी होतो. म्हणजे bauxite कसं आहे? महत्त्वाचे आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचं खनिज आहे manganese तर बघा, महाराष्ट्रामध्ये देशाच्या तुलनेत manganese किती आहे? चाळीस टक्के इतके आहे. म्हणजे देशाच्या तुलनेत चाळीस टक्के साठा एकट्या महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आहे. मित्रांनो, किती manganese चा साठा आहे बघा आपल्याकडे आणि manganese लाच मंगळ धातू असेपण म्हटलं जातं, मंगळ देखील म्हटलं जातं. मित्रांनो, नागपूर, भंडारा व सिंधुदुर्गमध्ये विशेष करून कशाचे साठे आहेत? manganese चे साठे आहेत. कुठे? नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्गमध्ये. आता जे ना जे manganese आहे मित्रांनो, तर ते manganese उच्च दर्जाचे पोलाद तयार करण्यासाठी वापरतात. कशासाठी वापरतात? उच्च दर्जाचे पोलाद तयार करण्यासाठी वापरतात. तसेच मित्रांनो, सावंतवाडी तालुक्यात चांगल्या दर्जाचे manganese सापडते. हे जे सावंतवाडी आहे, तर या सावंतवाडीमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे manganese सापडते. star mark ने manganese दाखवले. त वेंगुर्ला, सावंतवाडी जे आहे इथे चांगल्या दर्जाचे manganese सापडते, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतलं नाही मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका जो आहे वेंगुर्ला, सावंतवाडी इथे चांगल्या दर्जाचे manganese सापडते. मग आता इथं manganese चं मी तुम्हाला दाखवलेलं आहे star mark ने manganese त्यानंतर इकडे आहे नागपूरमध्ये, भंडारामध्ये manganese सापडतो. त्यानंतर मित्रांनो, manganese पाहिलं. आता आपल्याला काय बघायचं आहे? Chromite धातू. हे chromite जो धातू आहे, याचा दहा टक्के देशाच्या तुलनेत दहा टक्के जो साठा आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे. किती? दहा टक्के. मित्रांनो, ही टक्केवारी महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा. chromite दहा टक्के. manganese चाळीस टक्के, bauxite पाच टक्के, नंतर जे लोह आहे, त्या लोहाचं प्रमाण किती आहे? वीस टक्के एवढे आहे. आणि तांब्याचं टक्केवारीनुसार दिलेलं नाही आहे. एकशे एकावन्न point पंधरा कोटी टन साठे लक्षात ठेवा. किंवा ए एक दीडशे कोटीच्या वर साठे तांब्याचे आहेत, कोटी टना तरी आहेत. त्यानंतर मित्रांनो, chromite आपण बघत होतो. तर, chromite जे आहे, ते भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सापडते. कुठे? भंडारा, सिंधुदुर्ग आणि नागपूर.

चंद्रपूर जे आहे, तर या दोन जिल्ह्यांमध्ये ते चंद्रपूर आहे नंतर रत्नागिरी, तर या दोन जिल्ह्यांमध्ये देखील

त्यानंतर मित्रांनो, chromite जे आहे, त्याचा वापर कशासाठी होतो? तर मौल्यवान खड्यांवरती प्रक्रिया करण्यासाठी Chromite चा वापर केला जातो, मौल्यवान खडे जे असतात त्यांवर प्रक्रिया करण्यासाठी. प्रक्रिया म्हणजे काय? याचा अर्थ त्याचे काहीतरी शब्द येत असेल त्यांना किंवा तर यासाठी chromite चा वापर केला जातो. त्यानंतर मित्रांनो, chromite आपण इथं बघायला गेलो, तर इथं तुम्हाला गोंदियामध्ये, भंडारामध्ये, नागपूरमध्ये तसेच तिकडे खाली जर सिंधुदुर्गमध्ये आपण बघितलं, तर इथं chromite चे तुम्हांला साठे दिसतील. तर आपण जे ख धातू खनिजे होती ती बघितलेली आहे. लोहखनिज, तांबे, chromite, bauxite, manganese ही धातुखनिजे आपण बघितलेली आहेत. यानंतर आपल्याला असंच नकाशा through त्यांची वैशिष्ट्ये बघू अधातू खनिजे जी आहेत, ती बघायची आहेत. तर बघूया मित्रांनो आता जी अधातू खनिजे आहेत, ती कुठे सापडतात आणि त्यांचं प्रमाण किती टक्के आहे, जे देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचं प्रमाण किती टक्के आहे? तर इथं मित्रांनो, यामध्ये आपण दगडी कोळसा, kyanite sillimanite आणि dolomite, चुनखडी, चिनीमाती हे बघणार आहोत. तर बघूया मित्रांनो, सुरुवातीला दगडी कोळसा तर मित्रांनो, दगडी कोळसा जो आहे, तो चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर आणि वर्धा या चार जिल्ह्यांमध्ये सापडतो.

सत्तावन्न टक्के एवढा साठा आहे. म्हणजे सर्वाधिक साठा दगडी कोळशाचा कुठे आहे महाराष्ट्रात?

आहे. महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे देशाच्या तुलनेत फक्त तीन टक्के एवढे साठे आहेत. तसेच मित्रांनो, दगडी कोळशाचे देखील काही प्रकार पडतात. ते पाच प्रकार आहेत, जे कार्बनच्या प्रमाणानुसार ते प्रकार पडतात. तर anthracite आहे, हा उच्च प्रतीचा कोळसा समजला जातो आणि cannel हा सर्वात कमी दर्जाचा प्र अह कोळसा समजला जातो. तर मित्रांनो, anthracite आहे, त्यामध्ये पंच्याण्णव टक्के कार्बनचे प्रमाण असते. तर त्यानंतर मित्रांनो, bituminous आहे. तर bituminous मध्ये सत्तर ते ऐंशी टक्के कार्बनचे प्रमाण असते. त्यानंतर मित्रांनो, lignite जे आहे, त्यात चाळीस टक्के कार्बनचे प्रमाण असते. आता anthracite जे आहे, त्यामध्ये राखेचे आणि धुरेचे प्रमाण अजिबातच नसते. त्यानंतर bituminous मध्ये पण फार कमी प्रमाणात धूर असेल. त्यानंतर lignite मध्ये राखेचे आणि धुरेचे प्रमाण थोडे अधिक असेल bituminous पेक्षा. त्यानंतर pit मध्ये अजून जास्त. pit मध्ये चाळीस टक्क्याहून कमी कार्बन असतं. त्यानंतर cannel जे आहे मित्रांनो, तर त्यात सर्वात कमी प्रतीचा जो आहे, त्यात सर्वात कमी कार्बन असतं. आणि कार्बनचं प्रमाण असतं. आणि सर्वात कमी दर्जाचा जो कोळसा आहे, तर तो कोणता समजला जातो? cannel समजला जातो. तर cannel चा वापर कशासाठी होतो? डांबर बनवण्यासाठी होतो. त्यानंतर मित्रांनो, आपण map मध्ये बघूया, दगडी कोळशाचा मी तुम्हाला दाखवायला यवतमाळमध्ये दगडी कोळसा सापडतो, तसेच इकडे चंद्रपूरमध्ये सापडतो, वर्धामध्ये दगडी कोळसा सापडतो. त्यानंतर मित्रांनो, आपण बघणार आहोत, ते म्हणजे kyanite आणि sillimanite मित्रांनो, kyanite आणि sillimanite देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात दोन टक्केहून कमी साठे आहेत. kyanite आणि sillimanite चे साठे किती आहेत? तर kyanite आणि sillimanite चे साठे दोन टक्क्यापेक्षा कमी आहेत देशाच्या तुलनेमध्ये आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये. मित्रांनो, हे विशेष करून कुठे म्हणजे हे फक्त आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्येच सापडतं. भंडारा जिल्ह्यातील सापोली तालुका आहे. तर या सापोली तालुक्यामध्ये कायन kyanite आणि sillimanite सापडतं. मित्रांनो, पाच रसायने, हिरे यांसारख्या गोष्टींना पहि यांचा पैलू तयार करण्यासाठी, यांना पैलू पाडण्यासाठी काय केला जातो? kyanite आणि sillimanite चा उपयोग केला जातो. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही जर बघितलं, तर kyanite आणि sillimanite चं इथं तुम्हाला दाखवलं आहे, यवतमाळमध्ये दिग्रस येथे, नंतर मारेगावमध्ये तसेच चंद्रपूरमध्ये भद्रावती, बल्लारपूर याठिकाणी त्यानंतर तिकडे वर नागपूरमध्ये कामठी, उमरेठ याठिकाणी तर अशा प्रकारे साठे आहेत. परत सावनेरमध्ये पण साठे आहेत. मित्रांनो, हे तालुके लक्षात ठेवणे तुम्हाला म गरजेचं आहे, कारण यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर मित्रांनो, dolomite बघूया. तर dolomite जे आहे, ते नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली तसेच कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये सापडतो.

सापडतो. मित्रांनो, या dolomite चा साठा हा महाराष्ट्रामध्ये फक्त एक टक्के एवढा आहे. किती आहे? dolomite महाराष्ट्रामध्ये फक्त एक टक्के आहे. मित्रांनो, dolomite जे आहे, ते लोहपोलादाच्या कारखान्यात उपयोगी असतात. लोहपोलादाच्या कारखान्यात dolomite चा वापर केला जातो. मित्रांनो, इथे dolomite दाखवलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तसेच इथे यवतमाळमध्ये देखील dolomite आहे. तर यानंतर मित्रांनो, चुनखडी आपल्याला बघायचं आहे.

अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सापडते. कुठे कुठे सापडते? यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये चुनखडी सापडते. मित्रांनो, देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात चुनखडीचे नऊ टक्के इतके साठे आहेत. किती आहेत? नऊ टक्के इतके साठे आहेत. त्यानंतर मित्रांनो, राज्यातील एकूण साठ्यापैकी तीस टक्केपेक्षा जास्त साठा जो आहे तो कुठे आहे? तर तो यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच देशाच्या तुलनेत नऊ टक्के साठा आहे. पण त्या नऊ टक्क्यांपैकी तीस टक्के साठा कुठे आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे तीस टक्क्यापेक्षा अधिक.

आहे. तीस नऊ टक्केच्या तीस टक्के आणि पंचावन्न टक्के असं त्यांचं आहे. बाकीचं उरलेलं मग इतरत्र विभाजन झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, दीद चुनखडी जी आहे, ती विशेष करून महाराष्ट्राच्या विंध्ययन खडकामध्ये सापडते. धारवाड प्रणाली विंध्ययन खडक तर या सगळ्या गोष्टी तर यामध्ये मित्रांनो, विंध्ययन खडकांमध्ये आपल्याला चुनखडी सापडते. त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्ही चुनखडी पाहिली, तर तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यातील वनी, राजूर, केळापूर या तालुक्यामध्ये चुनखडी सापडते. तर ते तिकडे गोंदियामध्ये अह sorry गडचिरोलीमध्ये साचेपल्ली आणि देवलमारी या तालुक्यांमध्ये देखील काय सापडते? तर चुनखडी सापडते. तसेच वर सावनेरमध्ये, रामटेकमध्ये. त्यानंतर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, वडोदा आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये देखील आपल्याला चुनखडी सापडते. तर हे तालुके तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, चिनी माती आहे. तर चिनी माती ही फक्त रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये सापडते, रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर चिनी माती सापडते. आणि या चिनी मातीचा उपयोग कशासाठी होतो? चिनी मातीची भांडी किंवा वस्तू असतात शोभेचे त्या तयार करण्यासाठी चिनी मातीचा उपयोग होतो. हे जे तुम्ही बघू शकता रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये चिनी माती सापडते. तर मित्रांनो, आपण अधातू खनिजे आणि धातू खनिजे आहेत, ती बघितली आहेत. तर खनिज संपत्ती जो आहे, तर खनिज संपत्तीमधील जे महत्त्वाचे खनिजे आहेत, ते आपण आता पाहिलेली आहे. यावर प्रश्न विचारले जातील. आणि तुम्ही लक्षात ठेवा, त्यांचे तालुके, त्यांचे साठे किती प्रमाणात आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत? तर मित्रांनो, याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. यानंतर आपण ऊर्जासाधनांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो आपण नदीप्रणालीचा अभ्यास केला. महाराष्ट्रामध्ये बहुतांश प्रकारामध्ये आपल्याला काय सापडते? बहुतांश भागामध्ये वृक्षाकार नदीप्रणाली सापडते. मित्रांनो, या नदीप्रणालीनंतर आपल्याला एक महत्त्वाचा topic बघायचा आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील मृदा. मित्रांनो, यामध्ये आपण मृदेचे प्रकार अभ्यासणार आहोत. कोणकोणते मृदेचे प्रकार महाराष्ट्रात

कोकण किनारपट्टी, सर्वानाच माहित आहे कुठे आहे कोकण किनारपट्टी. तर बघा, ही जे तुम्हाला इतका highlight करून दाखवलं आहे. इथं आहे कोकण किनारपट्टी आहे. तर ही गाळाची मृदा कोकण किनार किनारपट्टीतील आहे. मित्रांनो, ही जी मृदा आहे, ती आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी सापडते? पालघर, ठाणे, त्यानंतर रत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या प्रदेशामध्ये आपल्याला ही सापडते. कोणती? कोकण किनारपट्टीतील गाळाची मृदा. मित्रांनो, या ही जी गाळाची मृदा आहे, ती कशामुळे तयार होते? तर नद्यांनी तो गाळ वाहून आणलेला असतो, त्यापासून ही मृदा तयार होते. आणि त्यामध्ये गाळ असतो, माती, वाळू असते, रेतीसुद्धा असते. रेतीम मिश्र ती मृदा असते. तसेच मित्रांनो, या मृदेमध्ये थोड्या प्रमाणात सेंद्रिय द्रव्ये असतात. सेंद्रिय द्रव्ये कमी प्रमाणात असतात. कोणत्या? कोकण किनारपट्टीतील गाळाच्या मृदेमध्ये. त्यानंतर मित्रांनो, या मृदेमध्ये कोणती पिके घेतली जातात? तर इथे नारळ, आंबा, काजू, भात आणि भाजीपाला ही पिके घेतली जातात.